ते म्हणे की आमचं असं आहे आमचं तसं आहे. आमच्याकडे इन्शुरन्सचं हे आहे तर तुम्ही सेव्हिन्ग अकाउंट ओपन करा. आम्ही दोघंपण तयार झालो. आमचं जॉईंट अकाउंट नव्हतं. ठीक आहे? तर आम्ही असा विचार केला की पण त्यांनी जे फॉर्म दिले होते ना तू जसं सांगितलं तसं, इतके मोठेमोठे फॉर्म्स होते. आम्ही ते कॅन्सल केले. आणि इथे पोस्टात जाऊन आम्ही दोघांचं जॉईंट अकाउंट केलं. इथे पोस्ट ऑफिस आहे ना. पोस्ट ऑफिसमधे पण खूप इझी आहे अकाउंट ओपन करणं. पोस्ट ऑफिसमधे जाऊन आपलं सेव्हिन्ग बचत खातं ओपन केलं. पण पोस्ट ऑफिस आपल्याला जवळ आहे इथून. चेकबुक देतात ते आणि त्याचं पण असं आहे की चेकनीच ट्रांझॅक्शन होतील किंवा कॅशनी होतील. त्याचं पण ऑनलाईन वगैरे काही आम्ही कुठे अटॅच वगैरे काही नाही केलं. म्हणजे ते मला व्यवस्थित वाटलं पोस्ट ऑफिस. म्हंटलं सेव्हिन्ग अकाउंट. आपण काय आता आपल्याला सुरक्षा पण खूप महत्त्वाची आहे ना ग. सेव्हिन्ग अकाउंट, हो आता फ्रॉड वगैरे भरपूर होतायत आणि कुठून पण लिंक येतात मग त्यामुळेच. मला ऑनलाईन अकाउंट ओपन उघडायचं म्हंटलं ना की मग हाच प्रॉब्लेम होतोय की सेव्हिन्ग अकाउंट आपण ओपन केलं आणि आपल्याला एवढं काही कळत नाही. आपण एखादी लिंक आली आणि ओपन केली आणि आपलं अकाउंट पूर्ण रिकामं झालं तर मग काय करणार. हो मग हाच तर प्रश्न आहे. मग त्याच्यामुळेच आम्ही हे हे केलंय ना बँक पोस्टाचं.

इंडियन पोस्ट मधे. म्हणजे भारतीय डाक सेवेमधे. ते खूप चांगले आहे आणि तिथली प्रोसिजर पण चांगली आहे आणि त्या ज्या आहे त्यांच्यासारखी. सुद्धा चांगली आहे. म्हणजे आता मला मला माहित नव्हतं हे सगळं. जर आपण आपण अह कुठल्याही बँकेत आपण FD केली, पाच लाखाची. ठीक आहे? आणि जर बँक डुबली. ठीक आहे? तर आपल्याला फक्त एक लाख मिळतील. एक एक एका एका व्यक्तीला एक लाख मिळतील जास्तीत जास्त.

जेव्हा ते रिकव्हर होतील तेव्हा. असे सगळ्या बँकांचे नियम आहेत. पण नियमात तर एकच लाख आहे. म्हणजे तुमचे पाच लाख पण डुबू द्या पण पहिले तुम्हाला एक लाख मिळतील. म्हणजे पूर्ण रिकव्हरी झाल्यानंतर तुमचे उरलेले चार लाख मिळतील. तसं यांचं नाही आहे. पोस्ट पोस्टाचं नाही आहे कारण हे गव्हर्नमेंटचं आहे ना. त्याच्यामुळे मग सेविंग्ज अकाउंट ओपन करायला शक्यतो अह राष्ट्रीयीकृत बँका पाहिजेत. कारण आपण काही नाही तर थोडीफार तरी ठेवतोच ना पैसे तर. काही नाही साधं सेव्हिन्ग बचत खात्याचं नावच त्याचं. सेव्हिन्ग अकाउंट चंच नाव बचत खातं आहे. ते आपण हजार रुपये, दोन हजार अशी बचत करतो. मग ती पंचवीस हजार झाली की आपण त्याची,

असं पाहायला गेलं तर म्हणजे ते IDBI किंवा मग पंजाब नॅशनल बँका तसंही ते आता IDBI पहिली युनायटेड वेस्टर्न होती. आठवतेय? सरकारचीच बँक होती. मग या सगळ्या बँका या खाजगीकरण झालं ना या बँकांचं. पण त्यांचा तो बिझनेसच आहे ना आणि लोकं बिझनेससाठीच त्यांच्याकडे अकाउंट खोलतात जास्तीत जास्त. हो आणि आता IDBI ला कसं LIC ने हाईक केल्यामुळे जर तुम्ही तिथे सेव्हिन्ग अकाउंट ओपन करतात तर तुम्हाला पॉलिसी पण घ्यावी लागणार असं आहे.

तिथे तुम्हाला पुढे जाऊन जर लोन वगैरा हवं असेल तर तुम्हाला एक त्यांची ती जीवन पॉलिसी घ्यायची आणि मग तुम्हाला ते लोन क्रायटेरिया वगैरा देणार अशा पद्धतीने. म्हणजे हे बघ आहे ना की कुठून कुठे लुबाडतात आहे की बाबा आपण इकडे सेव्हिन्ग अकाउंट ओपन करावं,

लोकांनी आपला म्हणजे हे असतं ना व्यापार केलाय ह्या सगळ्या गोष्टीचा. म्हणून तर आता हे असं सगळं असं झालं ना लोक बँका आपले पैसे त्यांच्या अकाउंट ठेवतात म्हणजे त्यांच्याकडे ठेवतात. मग ते कर्ज देतात. मग ते कर्ज, फेडले तर ठीक आहे. नाही फेडले तर मग हे असे निरव मोदी, विजय मल्ल्या ते बाहेर फॉरेनला जातात आणि मग ते बँका विचार पण करतात आमचे पैसे गेले आमचे पैसे गेले ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे सगळीकडं असंच झालंय मग त्यामुळे कधीपण,

आम्ही ज्या आमच्या ज्या कॉपरेटिव्ह बँकेत माझं एक खातं आहे आमच्या अहमदनगर डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह तिथे शंभर रुपये बॅलन्स पाहिजे. फक्त शंभर रुपये. मग किती चांगलं आहे ते. मस्त आहे ग. टेन्शन नाही. टेन्शन नाही मग त्यासाठी कॉपरेटिव्ह बँकेत सुद्धा काही हे नाही. आणि शक्यतो मी अजून आजपर्यंत कधी ऐकलं नाही की कुठली कॉपरेटिव्ह बँक अशी बुडाली आहे. किंवा तिथं हां हे झालेय. फ्रीझ केलंय.

अह कॉपरेटिव्ह बँक म्हण किंवा अह जे आता तू बोलली डाकघर भारतीय वगैरे ते. पोस्ट ऑफिस. ते पण ठीक आहे. पण त्याचं कसं होतं माहिती आहे का? आपण दुसरीकडे कुठे गेलो असं बाहेर असं आऊट ऑफ असं दुसऱ्या सिटी मधे वगैरे असं. तर तिथे थोडा इश्यू होतो. त्यामुळे मग, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा हाच इश्यू आहे म्हणजे मी सुद्धा त्यांच्याशी तेच बोलले. ते म्हणे नाही आमचं ऑनलाईन होतं पण मी ते ऑनलाईन करायला तयार नाही आहे त्या सगळ्या गोष्टी. कारण माहिती आहे का सगळंच सगळ्या गोष्टी ऑनलाईन करून ठेवायच्या. आणि मग ते प्रॉब्लेमॅटिक जसं तू सांगितलं लिंक आली क्लिक झालं. गेलं तर काय करायचं.

हा पण हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणून ते ऑफलाईन च पोस्ट ऑफिस. मी यांना म्हंटलं आपण महिन्यातनं एकदा जाऊया. आणि मग हे करूया. आता तर अच्छा बरं झालं तुला मुलगी आहे तर तू मुलीचं सुकन्या योजनेवरती खातं उघडू शकते यार पोस्टामध्ये जाऊन. हां. मग तेच तेच करायचंय मला. मी त्यासाठीच म्हंटलं जरा विचारावं.

पोस्टातच उघड. कारण की मी सुद्धा माझ्या मुलीचं त्याच्यातच केलं. त्याच्यासाठी दर महिन्याला जाते. आणि त्याच्यात, अह त्यामधे काय आधार कार्ड द्यावं लागतं ना पोरीचं?

दुसरं त्याच्यामधे असं काही मर्यादा पण नाही आहे. म्हणजे कमाल मर्यादा म्हणजे एक लाखापर्यंत भविष्यात ते ठेवू शकाल. किंवा कमीत कमी हजार रुपये, पाचशे रुपये पण भरू शकता. असं नाही आहे की तुम्हाला, आता तर या या महिन्यात माझ्याकडे नाही आहे नाही भरायचे. पुढच्या महिन्यात भरुया असं पण चालतं ना त्याच्यात. हो चालतंय की. मग त्यासाठीच म्हंटलं तुला विचारून घ्यावं. तुला थोडी नॉलेज आहे आणि तू मुलीचं उघडलंयस. मग म्हंटलं त्या पद्धतीने बघावं. चालतंय मग. बघू मी पोस्टातच बघेन. आणि पोस्टातच करेन. अह ते तू दिलेली माहिती पण व्यवस्थित वाटतेय आणि सगळ्या गोष्टींकडून, मला पण ते थोडं पॉझिटिव्ह वाटतंय. वाटतंय की बाबा पोस्टामधेच पैसे सिक्युर राहू शकतात.

बँक ऑफ महाराष्ट्रची पण सेवा चांगली आहे. आणि दुसरी म्हणजे अह फेडरल आहे एक. सारस्वत आहे. SBI आहे. आणि जिल्हा मध्यवर्ती म्हणून आहे. पण अगं जिल्हा मध्यवर्ती सगळ्या बाबतीत चांगली आहे. हो जिल्हा मध्यवर्ती चांगली आहे.

आणि मला मला ऍक्चुअली कसं होतं माहिती आहे का बँक ऑफ महाराष्ट्रात जाऊ शकते. बँक ऑफ महाराष्ट्रात माझं स्वतःचं खातं इथे इथे भोपाळ मधे. म्हणजे लोकांना असं वाटतं की काय म्हणजे महाराष्ट्रात येऊन बँक ऑफ महाराष्ट्रात जाते. तसं नाही आहे. मला त्यांची हि सेवा किंवा त्यांचं जे काम करण्याचं आहे खूप छान वाटलं त्यांची सर्विस. म्हणजे खूप छान. त्यांनी मला सांगितलं मी गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आता अकाउंट ओपन करा तुमचेही. आता मला चेकबुक पाहिजे होतं. चेकबुक साठी पण मी गेली आहे मग ते मला म्हंटले की तुमच्या घरी येईल म्हणजे चेकबुक. म्हंटलं ठीक आहे चालतंय. काही हरकत नाही आहे. हां चेकबुक आणि ATM घरीच येतं. मी काय म्हणत होते, अह सुकन्या योजनेचं आपल्याला पासबुक भेटतं की बाकीच्या गोष्टी पण भेटतात नॉर्मल सारखं. नाही नाही पासबुक भेटतं आपल्याला तिथे. फक्त पासबुकच भेटतं आणि पोस्टाने आता सगळ्याच गोष्टीचं पासबुक देतात ते. पोस्टामधे याचं पण पासबुक मिळतात सेव्हिन्ग बचत खात्याचं पण पासबुक देतात. सुकन्या योजनेचं पण पासबुक देतात. रिकरिंगचं पण पासबुक देतात. किसान त्याचं पण पासबुक देतात. अह नॅशनल सेव्हिन्ग सर्टिफिकेटचं पण, पासबुक देतात. सगळ्याचंच पासबुक देतात. त्यांनी पासबुक हेच ठेवलंय. ऍक्चुअली सर्टिफिकेट लोकांकडनं हरवतात किंवा तो कागद असतो ना ग, कागद म्हणजे कागद कसा कॅरी करायचा. मग पासबुक लोकं ठेवू शकतात ना. त्याच्यामुळे पोस्टाने सगळीकडेच पासबुकची व्यवस्था केली आहे. चालतंय मग मी आता काय करते उद्याच जाते. पण पोरीला घेऊन जावं लागेल ना? अगं पण तू तिचं ते आधार कार्ड काढलंय का? अह हां नाही आधार कार्ड का काढायला दिलंय. येईल आधार कार्ड पण. किती दिवसात काढता येतं ग आधार? किती दिवसात आधार कार्ड काढता येतं वयाच्या किती दिवसात? अह आधार कार्ड आपण अह बाळ सहा महिन्याचं झालं की काढू शकतो लगेच. अच्छा. तरी माझ्या मुलीचं मी हे पण दोन वर्ष झालं तेव्हा काढलं आणि तिचं खातं आम्ही सुकन्याचं तेव्हाच म्हणजे खातं आणि आधार सोबतच एनरोल केला. कारण की त्याच्यासाठीच आधार कार्ड हे केलं. म्हणजे आमच्या सुद्धा विचारात नव्हतं माहिती ते आधार कार्ड काढणं ते सुकन्या योजनेचं. खरंतर करायला पाहिजे होती जेव्हा झाली होती तेव्हा. पण असं माहिती सगळ्या लोकांनी असं कन्फ्युज केलं होतं. हां ना म्हणून तर मी म्हंटलं एकदा तुला विचारून घ्यावं तुझं काय म्हणजे तू बाबुलीचं कसं, एकदा टाकली करावंच लागेल. आणि माहिती आहे? बचत खात्याचं म्हणजे सेव्हिन्ग अकाउंट असतं ते. आता तू मला ते ट्रांझॅक्शन व्हायला पहिले, असं करायलाच पाहिजे का बॅलन्सच पाहिजे. त्यामुळे माणूस असा कन्फ्युज होऊन जातो की करावं की नाही करावं. म्हणजे IDBI चं तू सोडूनच दे. IDBI मधे खातं ठेवूच नको. आता सिम्प्लेस्ट म सिम्प्लेस्ट म्हणजे जिथे कमीत कमी बॅलन्स ठेवावा लागतो ना,

मग सफिशिअंट आहे म्हणजे किती अडीच आणि पाच हजार किती. आणि फॉर्म पण खूप मोठा नाही आहे असा चार पानी. चार पानाचा असा फॉर्म पण नाही आहे. जे काय आहे ते व्यवस्थित छो लहान मधे आणि व्यवस्थित. त्यांची सेवा पण खूप चांगली आहे. आणि बाकी सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे जसं आपण म्हणतो नाही की आपण समजा नॅशनलाइज्ड बँकांमध्ये किंवा शेड्युल्ड बँकांमध्ये गेल्यानंतर जी सेवा आपल्याला पाहिजे आणि ऑल इंडिया चालते बँक ऑफ महाराष्ट्र. असं नाही की तुमचं महाराष्ट्रातच चालते म्हणजे. हे सगळं आहे आता. मी जेव्हा मी जेव्हा आपलं खातं ओपन केलं होतं, माझं तर कॉपरेटिव्ह मधे मी आता बंद करून आले खातं महाराष्ट्रातलं. मला पण मला लहानपणापासून जेव्हा, पहिलं खातं मी कॉपरेटिव्ह मधेच उघडलं. आणि तेच अकाउंट आवडायचं. ती कॉपरेटिव्ह बँक अगदी शंभर मीटरच्या अंतरावरती होती माझ्या घरापासून. म्हणजे चालत चालत जायचे. आणि तिथं जाऊन आपलं काय करायचं ते करायचं. म्हणजे कॉलेज मधे असताना नंतर जॉब ला असताना पण माझं तिथेच चेक भरायला जायचे मी. त्यामुळे म्हणजे चांगलं होतं सगळ्या गोष्टी कॉपरेटिव्ह बँकांच्या. कॉपरेटिव्ह बँकांचा बॅलन्स पण कमी ठेवावा लागतो ग. फक्त आता असं आहे की आता तुला बाळ आहे ना मग तू असं जाऊन येऊन कसं करशील हा पण एक आहे ना.

मग ते ते बघून घे मग ते कसं असेल. जी जवळ असेल ना तिचंच तुला सध्या अकाउंट सेव्हिन्ग अकाउंट खोलायचं ना. हो मी काय करते माहिती आहे का मी आधी अह तू सांगितलेल्या गोष्टी कुठे कुठे आहेत ते सगळं बघते. आणि त्यानंतर मग तुला मी फोन करून एकदा परत रिमा विचारते. जी जवळ असेल तिथं जायचं. आणि वॉक करून आपण स्वतः वैयक्तिक जाऊ शकतो असं. कारण आणि बऱ्याच वेळा असं होतं नाही की आपण जाऊ शकतो अशा ठिकाणी हि करा. कारण मग कुणी कॅरी करेल आपल्याला मग त्यानंतर सोबत जायचं. मग ते सगळं आपण मेन्टेन नाही करू शकत माहिती आहे सगळ्या गोष्टी.

कुठल्याही बँकेत. आणि मग ते सेव्हिन्ग अकाउंट तिथे हे करावं. आणि तिच्यात सगळे आपल्याला सुविधा मिळाव्यात. सुविधा काय? आपल्याला ATM आणि चेकबुक च पाहिजे असतं. निम्मी पैश्यामधे. कमी बॅलन्स मधे. हम्म

हो चालतंय. चालतंय. मी सांगते मग तुला अकाउंट ओपन केल्यावर.

बाय.

रुबाबदार म्हणून ओळखले जाणारे दुभत्या जनावरांवरील खिल्लार जात काही दिवसात नामशेष होईल अशी स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या वीस ते पंचवीस वर्षापूर्वी ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकऱ्याच्या दारापुढे खिल्लार गाई असायची. त्याला कारण हेच होतं की खिल्लार या गाईच्या दुधापासून एक प्रकारची ऊर्जा मिळायची बैलगाडा शर्यत आणि महाराष्ट्रात बैल आणि शेतकरी हे नाते पूर्वापार चालत असलेले असून बैल आणि शेतकरी नात्यात बैलगाडा शर्यतीचा आडून भेद निर्माण करण्याचे काम काम सारख्या परदेशी संस्थेने केले आहे. बैलगाडा शर्यती मुळे बैलांचा छळ होतो असे भासून हिवाळ्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली आणि त्यामुळे शेती ट्रॅक्टर च्या आगमनाने आधीच हद्दपार झालेला बदल हा फक्त बैलगाडा शर्यती मुळे बैल हा शेतकऱ्यांकडे टिकून होता पण शर्यत बंदीनंतर बैलही विकले गेले आणि शेतकऱ्याच्या दारीला दिसणारी बैल जोडी फक्त चित्रातच दिसू लागली.

पारंपारिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पाहिले जाते बैलगाडा शर्यतीमुळे देशी जनावरांचे गाय बैल संगोपन चांगल्या पद्धतीने होते महाराष्ट्रात विविध भागात शर्यतीचे विविध प्रकार असून त्या भागात वेगवेगळ्या नावाने हि शर्यत साजरी केली जाते. बैलगाडा शर्यत पुणे आणि अहमदनगर जिल्यातील सर्वात प्रसिद्ध आणि जुना पारंपरिक खेळ म्हणजे बैलगाडा शर्यत शर्यतीच्या या प्रकाराला जवळपास

सोडून दिले जाते कि ज्यामध्ये बैलांचा गाडी चालवणारा कोणीही चालक त्याच्या सोबत नसतो त्यामुळे हि शर्यत बैल त्यांच्या अंगभूत गुणांमूळ ताकतीनुसार पळली जातात. पावसाळा झाल्यानांतर या गावोगावी चालू होणाऱ्या यात्रा जत्राना या खेळाचे आयोजन केले जाते. या शर्यतीमध्ये चार बैल असणे बंधनकारक असते आणि एक घोडीचा वापर केला जातो सर्वात पुढे घोडी पळते घोडीवर कधी माणूस देखील बसलेला असतो किंवा कधी नसतो देखील कारण त्यानंतर जी बैल जी दोन बैल असतात त्यांना कांड असे म्हंटले जाते आणि त्यानंतर बैलगाड्याला जुंपलेले दोन बैल असतात.

पार करायचे असते. सर्वात कमी सेकंदामध्ये जो बैलगाडा येईल त्याला घाटाचा राजा असा किताब दिला जातो. बैलांना पळण्यासाठी व हवाज प्रकारचा मोहमातीचा घाट बनवलेला असतो. हि ज्या कि ज्याच्यात दोन्ही बाजूला संरक्षण कठडे असतात त्या कठड्याच्या बाजूला लोकांना बसण्याची व्यवस्था देखील असते ज्याच्यामध्ये अंतिम महाराष्ट्राजवळ

चढ असेल तर चारशे तीस फूट अंतर हे ह्या बैलगाडा शर्यतीसाठी असते. शर्यतीच्या चार बैलांनी अंतिम सीमारेषा पार केल्यानंतर त्यांच्या पुढे घोडीच्या चालवत असलेला चालक हा या बैलांना control करू शकतो घोडी चालकाचे प्रमुख काम हे बैलांना योग्य दिशा आणि नेतृत्व

स्वतःचे चार बैल आणि जोडी पळवत असतो शेतकऱ्याच्या कमीत कमी आठ ते दहा बैल किंवा त्यापेक्षा जास्त सांभाळली जात होती पण आता बैलगाडा शर्यतीमुळे हे चित्र पूर्णपणे मोडकळीस आलेले दिसून येत आहे शर्यतीचा हा एकमेव प्रकार असा आहे कि जिथं शेतकऱ्यांना स्पर्धकांना चार बैल सांभाळावी लागतात त्यामुळे हा देशी खिल्लार व्यवहार चांगल्या पद्धतीने आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी सांभाळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे खिल्लार गाय बैलांच्या संख्या वाढण्यास मदत होत होत आहे. खडीक वळ म्हणजे काय जस घाट असेल तस त्या घाटाचा नंबर असेल एक दोन तीन नंबर साठी हे विशिष्ट सेकंद ठरवलेले असतात. एक नंबर साठी बारा सेकंद दोन नंबर साठी तेरा सेकंद तीन नंबर साठी चौदा सेकंद तर ते आताचे वेगवेगळे असू शकत यात फोडी फोडीचा इनाम म्हणून इनामापेक्षा वेगळा असतो तर दिवसभरात ज्यांची गाडी सर्वात प्रथम द्वितीय त्रितिय या ठरलेल्या सेकंदांमध्ये येईल त्यांच्या बारी खरी मानकरी ठरली जाते. छकडी शर्यत पश्चिम महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत नंतर सर्वात जास्त प्रसिद्ध सर्वांच्या पसंतीचा आणि चुरशीचा खेळ म्हणजे छकडी शर्यत कि जो पश्चिम महाराष्ट्रामध्ये खेळाला जातो. ह्याच शर्यतीच्या प्रकाराला विदर्भात संकरपद असे देखील म्हंटले जाते. कारण या खेळांमध्ये एकाच वेळेस पाच सात नऊ अश्या गाड्या सोडल्या जातात आणि जवळपास बाराशे फुटाचे अंतर हे सर्वात पहिल्यांदा जी छकडी गाडी पार पाडेल त्या बैलांना प्रथम क्रमांक दिला जातो या बैलगाडीने ओढल्या जाणाऱ्या छकडी गाडीचे वजन अंदाजे सत्तर ते ऐंशी किलो असते या सर्व छकडी बैल गाडयांना पळण्यासाठी माळरानात मोकळ्या मैदानावर गरजेनुसार प्रत्येक गाडीसाठी मातीचे आठ ते दहा किलो अंदाजे ऐंशी ते सत्तर किलो असतील

या खिल्लार बैलांच्या शर्यतींवरती खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. या शर्यतीच्या प्रकारामध्ये दोन बैल हे स्पर्धेकडे शेतकऱ्यांकडे असणे गरजेचे आहे. त्यामुळे चांगल्या प्रकारे बैलांची संगोपन केले जात आहे. शंकरपट विदर्भ या तीनशे वर्षांची परंपरा असलेल्या विदर्भातील पारंपारिक स्पर्धा स्पर्धा म्हणजे शंकर पट बैल या बैल या जोडीची शर्यत म्हणजे शंकर पट या खेळामध्ये काही भागात एका वेळेस एक गाडी किंवा काही भागात दोन बैलगाड्या सहभागी असतात. त्यामध्ये गाडीवर बसलेला चालक हा गाडी चालवत असतो अंतिम सीमारेषेजवळ पंचकमिटी बनवलेली असते जी बैलगाडी सर्वात कमी वेळेत साडे चारशे फूट अंतर पार पडेल पाडेल त्यांना प्रथम क्रमांक दिला जातो. ही स्पर्धा सेकंदावर चालते. विदर्भातील पुणे खेड अमरावती यवतमाळ वर्धा बुलढाणा जिल्ह्यातील बरेचसे शेतकरी या खेळासाठी आपले बैलजोडी मोठ्या उत्साहात उत्साहात तयार करत असतात. हंगामातील वार्षिक यात्रा ना शंकर पट ही स्पर्धा भरवली जाते. पश्चिम महाराष्ट्र मध्ये खेळाला जाणारा छकडी शर्यत आणि शंकर पट यातील गाडीमध्ये एकच फरक आहे दोन्ही शर्यतीच्या प्रकारांमध्ये शर्यतीमध्ये गाडीवर माणूस बसलेला असतो आणि बैलांना चालवत असतो. छकडी शर्यत मध्ये चालक हा गुडघ्यावर तोल सांभाळून गाडीमध्ये बसत असतो. पण शंकर पट्ट्यामध्ये चालकाला बसायला वेगळी जागा असते की दोन चालकांना जोडणारा जो आक दोन चाकाला जोडणारा मधला लोखंडी rod असतो त्यावर बसण्यासाठी चालकाला खास व्यवस्था असते. घोडा बैल शर्यत सिंधी गोंडा नाशिक अहमदनगरावरील सिन्नर या भागात

स्पर्धांमध्ये गाडीवर चालक बसलेला असतो. या वेळेस फक्त दोन गाड्या या स्पर्धेमध्ये सोडल्या जातात जी गाडी सर्वात प्रथम येईल त्यांना क्रमांक दिला जातो. मोकळ्या माळरानावर होणाऱ्या या स्पर्धासाठी

विभिन्न प्रजातीचे प्राणी म्हणजे घोडा आणि बैल एकत्र जुंपली करून हि स्पर्धा खेळली जाते वेगवेगळे कर जातीचे प्राणी पळवले जातात. यामुळे पेटा संघटनेचा या शर्यतीच्या प्रकाराला जास्त विरोध आहे. या शर्यतीच्या प्रकारामध्ये स्पर्धकाला दोन वेळा स्पर्धा खेळली जाते कि पहिल्या फेरीमध्ये एक बैल आतून पळतो आणि दुसऱ्या फेरीला दुसरा बैल बाहेरून पळायला जातो. या शर्यतीमध्ये मध्ये दोन्ही फेरांच्या वेळेस घोडा मात्र एकच असतो. पण बैल मात्र वेगवेगळे पळवले जातात. कधी कधी एकच बैल आतून बाहेरून पळवला जातो. लाकूड ओढण्याच्या बैलाच्या शर्यती इचलकरंजीचे शिल्पकार श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे सरकार यांच्या काळापासून लाकूड शर्यंती या चालू झालेल्या आहेत पारंपरिक शेतीमध्ये बदल बदल झाला पाहिजे म्हणून आधुनिक शेतीसाठी पाणीपुरवठा श्रीमंत जहागीरदार श्री नारायण बाबासाहेब घोरपडे सरकार यांनी केला शेतीबरोबर पशुपालनाच्या व्यवसायाला कमी प्रेरणा दिली. दरवर्षी लाकूड ओढणीच्या शर्यती इचलकरंजी शहरात खेळल्या जायच्या मोठ्या गटासाठी चारशे किलो वजनाचे लाकूड वापरले जाते पण गटासाठी दोनशे किलो वजनाचे लाकूड वापरले जाते. जो बैल मोठ्या मोठ्या गटात सलग तीन वर्ष पहिला क्रमांक पटकावतो त्या बैलाला हिंदकेसरी हा मानाचा किताब दिला जातो. दिवाळी आणि दसरा सणापेक्षा मोठ्या प्रमाणात दोनदूर सणाला लाकूड शर्यती मोठ्या थाटात माटात साजरा केल्या जातात. शर्यतीसाठी बैलाबरोबर बैलाबरोबर पळत असतात बैलांना तीस सेकंदामध्ये तीनशे फूट अंतर जाऊन परत तीनशे फूट निव्वळ जागेवर यायचे असते. सगळ्यात कमी वेळेत जो बैल हे अंतर पार पाडेल त्याला त्याला पारितोषिक दिले जात जाते. ही एकमेव स्पर्धा आहे. की जी फक्त इचलकरंजी शहरांमध्येच खेळली जाते. आरत परत शर्यत महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर आणि कर्नाटक येथील विजापूर काकवा का ग याड भागात आरत परत शर्यत खेळल्या जातात या खेळाला जनरल शर्यत असे देखील बोलले जाते. महाराष्ट्रातील ही एकमेव शर्यत आहे की ज्यामध्ये सर्वात जास्त पाच ते सहा किलोमीटर अंतर हे बैलांना पार करावे लागते. या शर्यतीच्या गटामध्ये एकाच वेळेस दहा पंधरा वीस किंवा त्यापेक्षा जास्त जास्त गाड्या एकाच वेळेस सोडल्या जातात. ह्या शर्यतीच्या प्रकारामध्ये दोन चालक हे गाडी मध्ये बसलेले असतात. या गाडीचे वजन अंदाजे ऐशी ते शंभर किलो असते. या शर्यतीमध्ये एकूण तीन गट असतात ते पुढीलप्रमाणे अ गट ब गट बिन दाती गट क गटामध्ये कळ जाती जाताना संपलेली बैलं पळतात पणब गटात दोन चार सहा जाती बैलं पळवले जातात बिन दाती गटामध्ये फक्त पळण्यासाठी अंतर अंदाजे पाच किलोमीटर हे बघ बाकीच्या गटांमध्ये पेक्षा कमी असते. या शर्यतीच्या प्रकारांमध्ये खूप मोठ्या किंमतींची बक्षिसे असतात काही बैलांनी या शर्यतीमध्ये सलग तीन ते पाच वर्ष प्रथम क्रमांक मिळवला मिळवून हिंदकेसरी किताब देखील मिळवलेला आहे. एकसंबा गाडी गाडी विजापूर डांबरी या अशा रीतीचे प्रसिद्ध मैदान आहे. या शर्यतीच्या प्रकारांमध्ये मोठ्या जमातीचे यास पळणारे खिल्लार बैल वापरले जातात त्यामुळे शेतकरी त्यांच्या संगोपनात कुठली कमी पडून देत नाही चिखल बट्टा कोल्हापूर जिल्ह्यातील आग्रा युटिप पन्हाळा शाहूवाडी गगनबावडा राधानगरी या तालुक्यांमध्ये जुलै महिन्यात भातशेतीची कामेही संपली की ऑगस्ट महिन्यात चिखल हुंडा शर्यत हा पारंपारिक खेळ आवर्जून खेळला जात होता. या खेळांमध्ये बैलांना पळण्यासाठी पाचशे फूट लांबीचा चरी मारलेला एक track बनवला जातो कि ज्यामध्ये गुडघाभर पाणी असते त्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी किंवा कमी प्रमाणात चिखल असतो.

अगं मी अनिता बोलतेय काय म्हणतेस? हा बोल कशी काय आठवण आली आज हो अगं काही नाही मी तुला सहजच phone केला होता actually काय झालं होत काळ संध्याकाळी ना मी bus stop साठी उभी राहिले होते ते bus stop वरती जाऊन आणि म्हटलं किती तरी वेळा म्हटलं की बस अजून काही येत नाही तर आम्ही नेमकं ना ग तिकडे मला न आपल्या शाळेतल्या त्या ज्या दीक्षित मॅडम आहेत आठवतंय का तुला

त्या गणित शिकवायच्या तर अगं त्या भेटल्या म्हणजे मी न आधी त्यांना खरं तर ओळखलं नाही म्हणजे पटकन कारंकी आता एक तर खूप वर्षानंतर बघितलं होत

चेहरा असा थोडासा म्हणजे जरा चेहऱ्यावरती सूज आल्यासारखे वगैरे वाटत होती तर मी जाऊन त्यांना म्हणाले म्हटलं मॅडम तुम्ही ओळखलंत का म्हटलं मला तर मग त्या म्हणे की अगं नाही म्हणे कोण तू काय म्हणून मी त्यांना म्हणाले की म्हटलं अहो मॅडम म्हटलं आपली एक दोन हजार ची batch होती आठवतंय का तुम्हाला मग त्या मला म्हणाल्या अरे हा मग मी त्याना सगळं इयत्ता तुकडी सगळं काही सांगून टाकलं मग त्यांनी मला ओळखलं कारण कस आहे आपल्या काळामध्ये कारंकी हे सगळे शिक्षक नावाने ओळखण्याऐवजी batch त्याच्यानंतर इयत्ता तुकडी याच्याने सगळे ओळखत रहायचे अह पण मग त्यांनी ओळखल तुला नंतर व्यवस्थित

की म्हटलं सध्या खूपच प्रगती झाली कारण आता शाळेची building पण नवीन केली त्याच्यानंतर additional तिथे बारावी पर्यंत college वगैरे add केलेले आता म्हणजे बाईंचं जान वगैरे काही होत नाही तिथे कारण वयोमानानुसार त्या actually ना त्यांच्या मुलीकडे आल्या होत्या आणि तिकडन मग त्या आता घरी निघाल्या होत्या त्यांना काही तरी पुढे काहीतरी घ्यायचं पण होतं वगैरे आणि तूला आपल्या बाईंचा स्वभाव पहिल्यापासून माहिती आहे ना त्यांना अगदी सगळं स्वतःच्या हाताने करायची सवय स्वतःच फिरायचं सगळं असं त्यामुळे एवढं वय झाल तरी मी त्याना म्हणाले म्हटलं तुम्ही एकट्याच चाललात म्हटलं कोणी बरोबर नाही का तर त्या म्हणाल्या नाही अग म्हणे जिथपर्यंत हात पाय व्यवस्तीत आहे तिथपर्यंत जरा आपण व्यवस्तितच वागलं पाहिजे म्हणजे dependent राहू नये कोणावरती हे जे त्यांनी आपल्याला अगदी शाळेत शिक्षिका असल्या पासन जी जी शिकवण दिली होती ती अगदी त्यांनी कायम अं सुरु ठेवलेली आहे तुला आठवतात की नाही आपल्या अजून शिक्षक शाळेतले

अगं मला एकदा दामले बाई भेटल्या होत्या कदाचित मी तुला सांगितलं नसेल दामले बाई एकदा मला बाजारात भेटल्या होत्या आणि माझी पण अशीच अवस्था झाली तुझ्या सारखीच की यांना कुठे तरी पाहिल्यासारखं वाटलं आणि मग नंतर त्यांच्या बोलण्याच्या डबीवरून ना मी त्याना ओळखलं अरे अच्छा या दामले बाई आहेत मग नंतर मी जाऊन त्यांना भेटले आणि त्यांनी अं म्हणजे मला त्यांनी मला ओळखलं